जावा मधील डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बद्दल आणि कन्स्ट्रक्टर बनवण्या बद्दल
आपण उबुंटू व्हर्शन 1110 जावा डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
ह्या पाठासाठी इक्लिप्स मध्ये क्लास ऑब्जेक्ट आणि क्लास बनवण्याबद्दल माहीती असावी
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
इन्स्टन्स व्हेरिएबल ला इनिशियलाईज करण्यासाठी कन्स्ट्रक्टर वापरतात
हा नवीन ऑब्जेक्ट बनवताना कॉल केला जातो
जावा मध्ये कन्स्ट्रक्टर कसे घोषित करतात ते पाहू
इक्लिप्स मध्ये studentजावा ही फाईल आधीच बनवून ठेवली आहे
स्टुडेंट ह्या क्लास मध्ये दोन व्हेरिएबल्स घोषित करू
टाईप करा इंट roll number semi कॉलन आणि स्ट्रिंग नामे semi कॉलन
आता मेथड बनवू
टाईप करा व्हॉइड studentDetail कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं roll number नंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं नामे आता मेन मेथडमध्ये ही मेथड कॉल करू
त्यासाठी ऑब्जेक्ट बनवू आणि कॉल करू
टाईप करा स्टुडेंट ऑब्जेक्ट नामे स्टू s t उ इक्वॉल टीओ न्यू स्टुडेंट नंतर स्टू डॉट मेथडचे नाव म्हणजेच स्टुडेंटडेतैल सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुट झेरो आणि नुल दिसेल
roll number हे इंट व्हेरिएबल हे त्याच्या शून्य डिफॉल्ट व्हॅल्यूने इनिशियलाईज झाले आहे
नामे ही स्ट्रिंग नुल ह्या डिफॉल्ट वॅल्यू ने इनिशियलाईज झाली आहे
जर कन्स्ट्रक्टर घोषित केला नाही तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनेल
डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ला पॅरामीटर्स नसतात
ते इन्स्टन्स variablesना त्यांची प्रारंभिक डिफॉल्ट वॅल्यू देतात
आता कन्स्ट्रक्टर घोषित करू
टाईप करा स्टुडेंट पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट्स
लक्षात ठेवा कन्स्ट्रक्टर चे नाव हे त्याच्या संबंधित क्लास चे नाव असते
कन्स्ट्रक्टर्स आणि मेथडस मधे साम्य असले तरी काही महत्त्वाचे फरक असतात
सेव्ह करून कार्यान्वित करा
समान आऊटपुट दिसेल
ह्याचे कारण आपला कन्स्ट्रक्टर आहे
जो असून नसल्याप्रमाणेच घोषित केला आहे
परंतु येथे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनलेला नाही कारण आपण तो घोषित केला आहे
आता व्हेरिएबल्सला व्हॅल्यूज देऊ
कन्स्ट्रक्टर च्या आत टाईप करा roll number इक्वॉल टीओ टेन सेमिकोलॉन
आणि नामे इक्वॉल टीओ डबल कोट्स मधे रमण सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुट मध्ये roll number ची व्हॅल्यू टेन आणि नामे ची व्हॅल्यू रमण आहे
अशाप्रकारे कन्स्ट्रक्टर इन्स्टन्स फिल्डला इनिशियलाईज करतो
आता मेथॉड आणि कन्स्ट्रक्टर मधील काही फरक पाहू
कन्स्ट्रक्टर ला रिटर्न टाइप नसतो
मेथॉड ला रिटर्न टाइप असतो
न्यू ऑपरेटर च्या सहाय्याने कन्स्ट्रक्टर कॉल केला जातो डॉट ऑपरेटर च्या सहाय्याने मेथॉड कॉल केली जाते
कन्स्ट्रक्टर आणि मेथॉड मधील हे काही फरक आहेत
आपण शिकलो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बद्दल आणि कंट्रक्टर बनवण्याबद्दल
तसेच मेथॉड आणि कन्स्ट्रक्टर मधील फरक
असाईनमेंट व्हेरिएबल्स आणि व्हेरिएबल्स दाखवणारी मेथड असलेला एम्प्लॉई हा क्लास बनवा
एम्प्लॉई ह्या क्लास साठी कन्स्ट्रक्टर बनवा
प्रकल्पाची अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgWhat is a Spoken Tutorial ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो हा पाठ येथेच संपतो
सहभागासाठी धन्यवाद